तर हे पिवळ्या कलरचे कपडे दिस --

नदी दिसत आहे नदीमध्ये काही पाणी दिसत आहे.

एक ग्लास चा टेबल दिसत आहे. ग्लासच्या टेबल वर --

त्यामध्ये एक गोल आकाराचे घूमर बनलेल दिसत आहे.

काही भजीच्या हा पॉलिथीन मध्ये दिसत आहे.

बाजूला आणखी एक घर दिसत आहे.

आणि लाल कलरच्या वर तो पोर्च लागलेला आहे.

आणि खालती हिरव्या कलरची मॅट बसवलेली आहे.

पेट्रोलपंप दिसत आहे पेट्रोलपंप मध्ये --

साइडला एक काचेची गेटपण लागलेली --

रस्ता दिसत आहे रस्त्याच्या आजूबाजूला--

काही झाड पण दिसत आहेत.

पिल्लर दिसत आहेत मंदिरच्या मागच्या साइडला काही झाड दिसत आहेत.

एक दुकान दिसत आहे दुकानावर एक बोर्ड लिहिलेला आहे.

मशीनपण ठेवलेली दिसत आहे.

आणि एक काळ्या कलर चा टेलिफोन पण ठेवलेला आहे.

एक मोठी पहाडी दिसत आहे.

काही मुर्त्या वरती ठेवलेल्या आहेत तर काही मुर्त्या खालती ठेवलेल्या दिसत आहेत.

साइडला एक वॉल दिसत आहे जी काळी आणि पांढऱ्या कलरमध्ये दिसत आहे.

कपड्याचा मॉल आहे कपड्याच्या मॉल च्या समोर--

दरवाज्याच्या आतमध्ये काही लोक बसलेले दिसत आहे.

धरणाच्या आजूबाजूला काही झाड लागलेली दिसत आहेत.